hello कुठंय तू कुठायेस तू आता का वेळ झाला का हा cricket खेळायचा लहान एका तू saturday night ला लोकं पार्टी करायला जातात तू लोक मुली सोबत जातात पार्टी करायला आपल्या नशिबात नाही मुली तर काय करायचं काय भाऊ बसणा तुझ्याकडे आहे ना तीन तीन चार चार हो मग अरे मराठवाड्या college च्या तू एवढ्या खाल्ल्यास अरे तू ये choclatechoclate आणि पण तूच ए hello अरे तो नाव ऐकत नाही का माझं अरे दोन पायांमध्ये घालतोंड आणि टाक नाय आपले दोन परममित्र पाहुणाला गेलेलेएत एकता काय मज्जा तिथं आहे ना पाणी पाणी काढलं ना कृष्णा पाणी त्याची fantasy पूर्ण होईल ना त्याची आता असतील ना त्याच्या wine पितोय तो आता काय म्हंटला

तो आता असं नव्ह तो सिटीतला काढून देईल आणि तोच आत घुसून जाईल हो असं होऊ शकतं रात्री असं झालंय

अं त्यात आहे ना ती नाकात बोलणारी मुलगी त्याच्यासोबत होती ती लावला होता मी त्याला phone तिनेच उचलला होता hello काय नाय मी त्याला बोललो होतो की की तिथे थाळीचे विचारायचं होतं त्याला ती बोलली तुला काय काम एका urgent एका लगेच तुमचं एवढ्या लवकर बोलली ती म्हणजे रे stop पण नाही घेतला बोलायला दहा सेकंद दहा सेकंदात आमचं conversation होऊन गेलं हा ना काय ए आज दिवस तिचा ए ना दिवस रात्र हा आज रात्र झोपणार नाही ते अर जंगलात पण जातील तिथं पाण्यात पण त्या पावना मध्ये मगर आहे का रे नाहीतर मगरलाच घातला असता तिथं मगर ला घेईल तो

कृष्णाचं काय आहे मगर चांगला आहे तुझ्यापेक्षा चल side ला हो मगरची जीभ मोठी असेल ना रे चाटायला तुला राग येत नाही का तिचा

माझी बायको येऊन साफ करून जाते सगळं आवरून जाते आणि ती खराब करून टाकते ती पूर्ण तिच्या कपड्यांचाच वास येतो तिला आवडत असेल तो वास तिला त्याचाच आवडतो वाटतो हो त्या कुत्र्यांचा सीजन असतोना त्या हा भाद्रपद ते कस वास घेतात तो झोपला की चड्डी खालून वास घेतो हो तिने उचलला होता आणि काय म्हटली काय urgent आहे का तिला म्हणायचं तुझे call बघू आपण rujent आहे का

जर झालं की मला call करायला लाव अरे तो washroom ला गेलेला आहे हो हो ठीके ठीके हा केला होता त्यांनी वाटतं तो washroom मध्ये जाऊन त्यांनीच केली साफ करायला धुवून दिली असती ना आणि मला एक सांग hello

आता समज त्यांनी तिथं केलं असेल तर tent मधून दिसणार नाही का बाहेर tent मध्ये light असेल तर फक्त shadow दिसेल अच्छा अरे यार मी पाहिजे होतो तिथ मी record करून घेतल असता ते shadow मध्ये दिसत picture मध्ये नाही काय हा जो आपला एक मित्र ए अं ठोंबरे करून college चा त्याच्याकडून होत असेल का त्याला देत असेल का ती अरे ती तर तो थोडा serious झालेला आहे ती पण त्याला काहीतरी म्हणायला लागलेली आहे हा पण त्याला देत नाही कोणी ती वेगळी गोष्टए तो काय बिचारा नाहीये त्याला बी समजतं कोणी बिचारा नाही इथं

अरे खूप multi task काय तुला कळणारे तुला एक साथ सगळं काम करता येतं का कसं काय सांगतू मला काय काय काम केलेले आहे आजपर्यंत एक साथदोन

अरे मी काय म्हणतो एक सात दोन घेतलाय का म्हटलं काय कसं वाटतं मग गोळी घेयचीना मग अरे natural पण काय ए natural पोरांचा लवकर होऊन जात रे दोन मिनिटात

राज सारखी पोर लगेच जातात लगेच बाहेर येतात हा हा अर तो दीड दीड तास करतो म्हणे मी थकून जातो पण असेल तसे लोखंडाचा असेल हो हो आता काय बघावं लागेल आता काय काय खरं आहे काय खोटं आहे हो, हो हो चल आपला वेळ झाला

late झाला late झाला late झाला आपला दहा मिनिटं झाले हेलो मिस स्नेहा लास्ट टाईम आम्ही बोललो होतो मी आणि माझी दि केदारनाथच्या अं ट्रेकिंग बदल जो आमचा झाला होता कि ट्रेक पुढून तर पोचलो दर्शन झालं आणि खाली उतरण्याचे चालू केल होतं इथून पुढे आता आम्ही कंटिन्यू करतोय आता पुढे उत्तर ताणाचा आता पुढचं कंटिन्यू करते आम्ही अव सकाळी आठ नऊच्या दरम्यान वगैरे उतरण्यासाठी चालू केलं होतं. मेंबेआम्ही अकरा बारा वाजता वगैरे चालू केलं होतं ते चालू झाल्यानंतर आणि काही काही लोक होते जे चढल्यानंतर दमलेले होते त्यांना आता वाटत होतं की उतरता येणार नाही म्हणून त्यांनी खचर केले होते. काही लोक घोड्याने काही लोकं खचर ने डोलीतून अशा प्रत्येक वेगवेगळ्या निघाले होते. आमचा ग्रुप होता जो आम्ही चालत चालतच उतरणार होतो असा मी डिसाईड केलं होतं तर मग आम्ही उतरण्याची जर्नी स्टार्ट केली होती. उतरताना पण दोन रस्ते होते. एक एक रोड जातो ते खचर साठी किंवा घोड्यांसाठी जाण्याचा आहे. जो तुम्हाला असं फिरून जातो. आणि एक थोडा इझी रोड आहे. जे सगळ्यांसाठी चालण्यासाठी लोकांसाठी केलेला आहे. हा थोडासा वेग वेगळा रोड आहे. थोडासा पट्टा आहे. जिथून उतरण्यासाठी वेगवेगळे रोड आहे. नंतर पुढे जाऊन तो एकाच रोडला टच होतो. जिथे खालपर्यंत एंड पर्यंत एकच रोड होत. उतरताना सुद्धा बराच त्रास होतो लोकांना काही काही वेळेस काय होतं घोडे खचर हे अस ते त्यांचा पाय स्लीप होतात त्याच्यावरून लोकं पडतात. त्यांचा एक्सीडेंट वैगेरे बऱ्याच काही काही अशा कस स्टोरी ऐकायला येत होते. उतरताना काही म्हणजे प्रत्येकाचा स्पीड वेगळा होता. त्यामुळे काही लोक पुढे काही लोकं मागे तर असं आम्ही एका अं तिथे जे चालणारे लोक होते त्याच्याशी आम्ही बोलत बोलत चाललो होतो. तर ते लोक वेगवेगळ्या स्टोरी सांगत होत्या कि घोड्यांना असो वा खचरा ना बऱ्याच लोड देतात. ते त्यांच्याकडे बराच ओजा असतात. जे ते वरती वाहून नेतात. त्यामुळे बरेच घोडे किवा खचर असेल तिथे मेलेले दिसत होते ते त्यांना नंतर तिथून उचलून हि नेल नव्हतं तिथून ते त्याच्या वरती शॉप्स तिथे प्रत्येक गोष्टीची प्राईज हे चौपट ते पाचपट जास्त होते. आता तुम्ही बिसलेरी घ्या ना अ बिसलेरी ची नॉर्मल प्राईस विस रुपये आहे. तर तिथे एकशेवीस रुपये आहे. शंबर रुपये असे वेगवेगळ्या अ प्राईज मध्ये तिथे अवेलेबल होते. डिपेंड कि तुम्ही किती वरती आहात मिडल आहात खाली आहात त्या प्रत्येका येचा वरची त्यांची प्राईज होते खाली उतरण्याचा हि विव खूप छान होता. त खाली उतरताना बऱ्याच गमती गमती झाल्या दंम त लागत नव्हता पण उतरताना खूप भीती वाटत होती. कि पाय घसरेल किंवा आपण पडू म्हणून आम्ही सगळे हळूहळू उतरत होतो. पण हळूहळू उतरण्याच्या आदा मदात आम्हाला बराच लेट झाला होता.

अ दुसऱ्या रोडने आम्ही चालत चालत अं गेलो खाली चालतच खाली उतरत जाये कोणीही खचर किंवा घोड्याचा युज केला नव्हता. सो मी आणि माझे आजून एक फ्रेंड आम्ही थोडे पुढे जात होतो. कारण की माझ्या बाकीच्या काही फ्रेंड ला चालताना हा खूप पायाला चमकत होता किंवा लचकत होता त्यामुळे ते हळू हळू चालत येत होते सो जो ट्रेक आम्ही खली उतरताना अ मॅक्झिमम अ तीनते चार ते पाच तासांमध्ये कंप्लिट करायला हवा तो ट्रेक करायला आम्हाला बराच वेळ गेला. आणि हे करता करता आम्ही खाली गौरी कुंडला जिथून आम्ही ट्रेक सुरू केला होता. तिथे पोहोचायला आम्हाला रात्रीचे आठ वाजले होते

तिथे बरेच लोक तिथे राहायला खूप चांगली व्यवस्था आहे. पण त्याच्यासाठी आपन ऑनलाइन बुकिंग करून आहे हेच सजेशन सो आम्ही तिथे खूप वेळा बस बसलो आराम केला थोडाफार खाल्लं पिल्ल पन पण तरी आमचे फ्रेंड्स अजूनही आले नव्हते. शेवटी आम्ही इतके दमलो होतो की आम्हाला तिथे बसल्या बसल्या झोप यायला लागली होती. आणि एवढं परत तोपर्यंत दोन ते तीन तासानंतर दोन तासानंतर आमचे फ्रेंड् खाली आले. तोपर्यंत अजून रात्रीचे नऊ वाजून गेले होते. एवढ्या उशिरा जसे ज्याप्रकारे आम्ही सांगितले होते की आम्ही अं जिब नि आलो होतो गौरिकुंड पर्यंत तसं आम्हाला पण दुसऱ्यांदा पण जिबनि जायचं होतं सो लाईन जिब नि जाण्यासाठी तिकड खूप मोठी लाईन लागली होती.

आमचं जे लोकेशन होतं बस लोकेशन किंवा जिथे आमचा स्टे होता तिथे गेलो तो जाताना. सगळे लोक लगेच झोपत होते. तिथे एक ते शून्य होतो. कारण आमचा दुसऱ्या दिवशीचा पण प्लॅन ठरलेला होता. आम्हाला तंदुरुस्त केला आणि मोकळ्या मनात. मग दुसऱ्या दिवशी करायच्या होत्या. आम्ही इतके दम भरून डोक्यामध्ये दुसरा विचार चालू होता. कि आपल्याकडून होईल, ट्रेकर नि आम्हाला सेवा पण दिल्या होत्या सकाळी सात वाजता त्याने आम्हाला उठवला असेल तर तसं नेहानी सांगितलं की आम्ही सकाळचा चोपटाचा ट्रेक स्टार्ट केला होता ऍक्च्युली तुंगनाथ आणि चंद्रसेना हे टेम्पल चोपटा मध्ये आहे. उत्तराखंडमध्ये चोपटा म्हणून एक जागा आहे. तिथे आहे हे टेम्पल हे तुंगनाथ हे टेम्पल सगळ्यात हायेस्ट टेम्पल आहे. गोल हायेस्ट शिवा टेम्पल म्हणून ओळखला जात आहे तो इथला ट्रेक अं कृपया अवघड नाही आहे थोडा इझी आहे. कसं ऐकण्यात आलेला होता, आधी आपण बरेचदा अं सगळं अ वाचून वगैरे किंवा इंफॉर्मेशन घेऊनच जातो की कसा आहे ट्रेक काय आहे. पण आधीच्या केदारनाथच्या पूर्ण ट्रेक मधून दोन दिवसाचे ट्रेक मुळे आम्ही ऑलरेडी खूप जास्त एक्झॉस्टले होते. त्यामुळे खूप दमलेले होतो आम्ही पण आम्ही सकाळी आमच्या बेस काम पासून ते चोपटा पर्यंतचा अं जिब नि जाण्या साठी ट्रॅव्हलिंग चालू केलं होतं. जर्नी झाली होती. पण तिकूडून जातानचा रोड खूपच डेंजर डेंजर होते. खूप छोट्या रोड आणि अं छोटे तर रोड होतेच पण जो नजारा होता. जे रोड्स होते ते खूप जास्त चांगले होते. ज्यूस खूप छान होते. दरी खोरे झाडं पक्षी सगळ असे खूप जास्त छान होतं. एका पॉईंट ला आम्ही रोड चुकलो ही होतो. पण ट्रेकरस ला माहीती असल्यामुळे आम्ही बरोबर रोडला ही लागलो. त्याच्यामुळे आम्हाला थोडा डीले झाला होता. मग फायनली आम्ही चोपटा मध्ये पोहोचलो होतो. चोपटा मध्ये पोचल्यानंतर तिथे अं वेहिकल पार्क केल्यानंतर आणि चोपटा चा ट्रेक साठी स्टार्ट केला होता. थोडसं चालल्यानंतर च कळालं की आपल्याकडून हा ट्रेक पुढे होणार नाहीये चाललं तर होणार नाहीये. आम्हाला तिथे पुढे गेल्यानंतर अं घोड्याचे चौपट होते तिथे आम्ही थांबून घोड्यांच बुकिंग केला. आणि आमच्यातले दोन चार जण अ चालत याचा विचार करत होती. तर आम्ही बाकीचे सगळे घोड्या नि निघालो. आणि ते जण बाकीचे ट्रेकरस बरोबर चालत चालत येणं सुरुवात केली होती. अह ते घोडे थोड्या थोड्या वेळात ब्रेक घेऊन थांबत होते. जिथे जिथे आम्ही जाऊन परत खात पीत होतो. मस्त अं तिथला व्ह्यू आम्ही खूप एन्जॉय करत होतो. बऱ्याच मूवी ची शूटिंग पण तिथे झालेली त्यांच्याबद्दलची ट्रेकरस आम्हाला सांगत होते. मग खालचे लोक चालत चालत वरती येत होते दमून वगैरे आणि आम्ही मस्त आरामात खात पीत बसलो होतो. त्यामुळे आमची सगळ्यांची अ चिडवण वगैरे अस खूप काय काय चालू होतं. पण तरीपण ते चालत येणाऱ्या लोकांनी बऱ्याच लवकर ट्रेक कव्हर केला, मिडालेखा पॉईंट ला येऊन आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो. थोडा अ बसलो खाल्लो पिल्लो आणि पुढच्या प्लॅन बद्दल च विचार करत होतो. मेन तुंगनात मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर पुढे गेल्यानंतर चंद्रशिला म्हणून एक टेम्पल लागत. काही काही लोकांचे ते अं देवक आहे तिथे ते त्यांचे देवी मानले जातात. ते लोक ओम बऱ्याच तिथे जात असतात. तिथल्या लोकांना खूप सवय आहे. एवढं टेम्पल ली चढून जातत ते लोकं ते तिथले प्रॉपर आहे. असं आमचं ठरलं की बरेच लोकं ठरले की आपण चंद्रशिला जायेला पाहिजे कारण की तिथले बरेच काही काही ऐकलं होतं. जे सर्वात हायेस्ट शिवा टेम्पल आहे त्याच्यापेक्षा एक-दीड किलोमीटर वरती हे अं चंद्रशिला टेम्पल होतं. त्यावेळी आम्ही ठरवलं की आपण आधी तुंगनात पर्यंत तरी जाऊया फायनली आणि तुंगणा पर्यंत जायला English स्टार्ट केलं. थोड्या वेळा नंतर आम्ही तुंगनात मंदिरापर्यंत पोहोचलो होतो. तिथला व्ह्यू खूप छान होता. म्हणजे खूप जास्त भारी दिसत होता. ते लोक तिथले सांगत होती जेव्हा बर्फ पडतो. पूर्ण म्हणजे तिथ बर्फाखाली असत. पाऊस असतो तेव्हाही आणि हिवाळा ते मंदिर एकदम छान होते दिसायला वगैरे पण थंडी भरपूर असते. पाण्याला म्हणजे ते वरती पोचल्यानंतर अ देवाचे दर्शन वगैरे घेतलं. तिथे त्रिशूल होता तो हि खूप जास्त छान आणि मोठा होता. तिथल्या रहस्य वगैरे स्टोरी तीतले ट्रेकरस आम्हाला सांगत होते. आमच्या इथलं दर्शन झालं फोटोशूट झाला व्हिडिओ झाले. असं सगळं झाल्यानंतर आम्ही थोडा ब्रेक घेऊन. तिथे थांबले तिथलं. अं शांतता वगैरे असं खूप जास्त सगळं छान होतं. ते झाल्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही चंद्रशिले साठी प्रवास सुरू केला होता. चंद्रशिले ला जाण्यासाठी निघालो. तर तेव्हा एक-दीड किलोमीटर आहे जे चालण्यासाठी आहे. जेव्हा आपण खालून निघतो चोपटा साठी जाण्यासाठी तेवढा जवळा चढणी आहे. त्याच्यापेक्षा जास्त चढ आपल्याला तुंगनातव्या चंद्रशिलेला जाण्यासाठी लागतो. पण आम्ही तर फायनली पार्क केला होता. कारण की चंद्रशिला बद्दल ऐकलंच तेवढं होतं. चंद्रशिलेला वरती पोहोचता पोहोचता आम्हाला कळत होतं की वरती काय व्ह्यू असणार आहे. त्यामुळे सगळेच एक्साईटेड होते की वरती गेल्यावर काय का व्ह्यू मिळणार आहे काय एक्सप्लेन करणारा आहोत एक सगळ्यात वेगळाच एक्सप्लेन होणार होता तो म्हणून सगळे अं हम्म खूप जास्त स्पीड ने किंवा चालत होते. एक्साईटमेंट च्या खाली चालायला स्टार्ट केले होते. फायनल आम्ही वरती एका पॉईंट ला पोहोचलो. तेव्हा ते मंदिर तर छोटेच होतो. जास्त काही मोठं मंदिर नाही आहे. पण त्यातला जो व्ह्यू आहे लांबून लांबपर्यंत ते दिसण्याचे डोंगर लांबपर्यंत डोंगराच्या वरती असलेला तो बर्फ असं सगळं दिसत होतं तिथं. लांब लांब सगळी करून चारी बाजूनी अटी बाजूने बघताना फक्त आपल्याला डोंगरी आणि डोंगर दिसत होते. उंच उंच डोंगर आणि आकाश असं सगळं असं वाटत होतं की आता लांब लांब

जसं की अं तिथलं मंदिराची काय गोष्ट असेल. किवा तिथली हिस्टरी काय असेल. मेन मंदिराच्या वरती हे मंदिर का असेल अशा बऱ्याच काही गोष्ट होत्या ते आमचे आमचे ट्रेकर आम्हाला एक्सप्लेन करत चालले होते. ते सगळे झाले होते तिथे व्ह्यू खूप छान होता. पण वारं इतकं जास्त होतं तिथे असं वाटत होतं की खाली नाही बसलो तर आपण तिथून पळू की काय अस काही तरी आणि तिथली एक प्रथा होती तिथे जे कोणी जायचं ते दगडांवरती दगड असे रचत जायचे

बरेच लोक तिकडे होते तेव्हा थोडी गर्दी होती. पण थोडा वेळ थांबल्यानंतर बरेच लोक उतरायला स्टार्ट केली त्यानंतर आम्ही थोडा वेळ शांततेत बसलो होतो थोडा मस्त आराम केला. तिथलं व्ह्यू सगळं बघितलं आजुनी आठवलं की तिथलं सगळं आठवायला चालू होत हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही खाली उतरण्यासाठी चालू करणार होतो. तो खाली उतरायला गेल्यानंतर थोडा अवघड होता उतार अं खूप जास्त स्लोप होता त्यामुळे उतरायला थोडा अवघडच होतं. कोणते उतरून झाल्यानंतर परत आम्ही तुंगनाथ पोचलो. आणि तुंगनाथ ते वरती वरती चंद्रशिला जाताना आपल्याला पाही जावं लागतं. तिथं घोडं खचर डोली वगैरे असं काही ऑप्शन नाहीये त्यामुळे जे लोक घोडे खचर गैरे आले होते. त्यांना सुद्धा वरती जाण्यासाठी चालत च जावं लागलं होतं आम्ही परत तुंगनाथ पर्यंत पोहोचल्यानंतर आणि आम्ही खचर नि काही काही लोकं खचर नि काही काही लोकं चालत आशयाला सुरुवात झाली होती. थोड्या वेळानंतर बघता बघता आम्ही खाली पोहोचत आलो असतो. अ तरी पण आम्ही बऱ्याच हळूहळू आल्यानंतर आम्हाला जवळजवळ इवनिग झाली होती. संध्याकाळ झाली होती आम्हाला खाली येईपर्यंत पण आम्ही खूप दमलोय होतो ट्रेक मध्ये जास्त खाल्ले नाही कारण की ते तिकडे एवढे काही शॉप नव्हते जेवढे केदारनाथ ला जाताना साठी वरती जाताना साठी खाली येण्यासाठी वेगवेगळे रूट वरती खूप सारे शॉप होते तसं इकडे येवडे काही शॉप नव्हते आणखी अं खूप अं म्हणतात. एवढे अं शॉप नाही आहे इथे थोडेफार शॉप वगैरे लोक जे घेऊन बसले असतात फळ वगैरे असेही तिथं काही अवेल्ब्ल नव्हतं ते झाल्यानंतर आम्ही खाली पोहोचलो तुंगनाथ अह चोपटा च्या इथे म्हणजे तुंगनाथ जितेश स्टार्ट करतात ट्रेक तिथे खाली आम्ही पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर खाली बरेच दुकान होते आम्हाला आधी तर फ्रेश होऊन खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही स्टार्ट केला आमचं खाणं-पिणं फ्रेश वगैरे अजूक ते थोडा आराम झाल्या नंतर आम्ही निघणार होतो ऋषिकेश साठी अमचा असा प्लॅन होता की ऋषिकेश मध्ये जाऊन आमच्या बंजू चॅम्पियन आणि हे बघ रिव्हर एक्टिंग असा आमचा प्लॅन चालू झाला होता. आणि याच्या पुढचं निहार सांगता चोपटावर आम्ही बरीच मस्ती केली. त्यामुळे कोणाची झोपही नीट झाली नव्हती. आम्हाला पाच वाजता लॉक करून आम्हाला उठवायचा प्रयत्न केला. होऊन आमचा हा ट्रेक नाही किंवा हे प्ले बघणं कॅन्सल झालाय तर आम्ही ज्याप्रकारे आणि दमलो होतो. त्यानुसार आम्ही सगळे सकाळी आम्ही दहा वाजता जागी झालो. आणि मग सकाळी उठून आम्ही परत एकदा खाली जिथहॉटेल होतं तिथे आम्हाला ब्रेकफास्ट साठी बोलावलं ब्रेकफास्ट ला आलो आणि आमची आणखी एकदा गप्पा मस्ती सुरू झाली असं वाटत होतं की आपण तो लेक बघणं आपण मिस. पण तरीपण जे काही तीन चार दिवसाचे ट्रेकरस आमचं झालं होतं. जे काही मस्ती त्याच्यामध्ये झाली होती. ती खूपच जास्त भारी होती. खूपच एन्जॉय करण्यासारखे होते. सो अशा प्रकारे आमचा केदारनाथचा आणि तुंगनाथ आणि चोपटा त तिथला ट्रेक कसा कम्प्लीट झाला याच्यानंतर आमच्या दुसऱ्या दिवशी पुढचा जर्नी स्टार्ट हा आमचा ऋषिकेश चा होता. सो पुढचं जे काय आहे ते आपल्याला न्यायला सांगितले आमचा प्लॅन झाला होता ऋषिकेश तर आम्ही स्टार्ट केलं चोपटा तून ऋषिकेश इकडून जाण्यासाठी थोडा जास्त वेळ लागणार होता. त्यापेक्षा जास्त ही खूप लोक आलेले होतेतिकडे केव्हा खूप गर्दी वाढली होती. आम्ही असं चोपटा तू ऋषिकेश जर्नी स्टार्ट केली खूप जास्त ट्राफिक होत. त्यामुळे आम्हाला पोहोचता पोहोचता दुपार वगैरे झाली होती. नंतर जाताना जातानाचे रस्ते रस्ते वगैरे असे खूप छान व्हियूहोत तिथं अ ऋषिकेश मध्ये आम्ही त्यादिवशी संध्याकाळी दुपारी इवनिंग ला पोहोचलो होतो. ते पोहोचल्यानंतर